इथे इथे घसर पट्टी आहेत तिथून पोरी अ मूल घसरतेत.

बाजूला रोड हाय लोक पण तिथ खरेदी कराले जात आहेत.